अरे काय झालयं माहितेय का ..रिक्षाबद्दल म्हणजे बोलणं झालं माझं तर कंपनीमध्ये ते म्हणतायतं की तीस हजार भरल्याशिवाय ते घेणार नाहीयेत, देणार नाहियेत म्हणून.

तर तुला काहि सांगता येईल का त्यांना, रीक्षा आम्हाला घ्यायचीय तुला माहितेय. बरोबर! हो हो ...मी काय करतो माझा एक मित्र आहे तो बजाजमध्ये कामाला होता आधी, आणि आता त्याने रिक्षाची डीलरशिप घेतलीय. तर डिलरशिप घेतलिय तरतो तुम्हाला गाइड करू शकले. असं आहे का? बर हे चांगलचं झालं तर म्हणून मी तुम्हाला म्हणजे काल मिथिलेश तुम्हाला जे काही मी सांगत होतो ना, की रिक्षाचं जे प्राइजिंग आहे किंवा बजेट वगैरे तुमचं जे काही आहे,

एक एक मिनिट हा, म्हणजे कसं आहे ते एक रिक्षावालाचं माझ्यासोबत आहे, मी त्याच्यशी बोलून तुम्हाला परत सांगू का, की काय कसं करता येईल म्हणजे? नाही नाही असं काही रिक्षावाल्याशी बोलून वगैरे करण्यासारखं काहीच नाहीये रे आदित्य. त्यामध्ये काय आहे. रीक्षा असं काय मोठं काही वाहनं आहे का? ते फक्त मला काय माहिती हवी होती तेवढी मी तुझ्याक़ून घेतली आणि आता त्याच्या आधारावर मी नवीन रीक्षा घेईन म्हणजे त्या माहितीच्या आधारावर. मला काय आहे मी काही भाड्यावर देणार नाहीये बर..

नाही नाही , मी भाड्यावर देणारटं नाहीये ती. ती मी पर्सनल युजसाठी ठेवायची मला. आता रीक्षा म्हटलं की कसं आहे की समजा मला पालघरला जायच झालं तर तिकडे काही मला टोल लागतं नाही, दुसरं म्हणजे असं की त्याचा फारसा मेन्टेन्ससपण नसतो, तिसरी गोष्ट म्हणजे ते कसं की गॅसचा भाव पण असा तर ठीक आहे , म्हणजे हे काय परवडण्यासारखं आहे. आणि काय रे आपण आम्ही किती जण आहे चार जण आहे. तर रीक्षा आपलं बरं वाहन आहे. गाडीसारखी आपल्याला अशी काही स्वप्न नव्हती कधी. हे ना! हा बरोबर आहे, बरोबर आहे मिथिलेश. मी आता

काय झाल ना तुम्ही काल जेव्हा घरी गेलात तेव्हा एक रीक्षापण आलीय माझ्याकडे विकायला. बार...ती म्हणजे काय कधीची आहे? मला काही माहिती सांगशील का? हो ..ती आहे ना ऍक्चुली तीन वर्ष जुनी आहे. दोन हजार सतरा ...दोन हजार सोळा डिसेंबरची आहे ती गाडी. आणि त्याच पासिंग अजूनही आहे. म्हणजे ती आताही भाड्यावर देण्यासारखी आहे पुढची दोन वर्ष. आणि म्हणजे कसं आहे, माझ्या दोक्यात काय प्लान आहे की तुम्ही दोन वर्ष ती भाड्यवर चढवून, जे काय ड्रायव्हर वगैरे ठेवायचा असेल किंवा तुम्हाला स्वतःला ती चालवायची इच्छा असेल तर तुम्ही भाडही कमावू शकता त्याच्यामधनं. आणि .... असं आहे का, म्हणजे त्याचं परमिट आहे का तयार हो हो दोन वर्षाचं परमीट आहे त्याचा, सो तुम्ही तो परमीट वापरून दोन वर्षातं त्याच जे काही तुम्ही पैसे भराल ते वसूल करू शकता आणि दोन वर्षानंतर ती तुमचीच. म्हणजे तुम्ही पर्सनल युजसाठी करायची की.. हो ही आयडीया ही छान आहे की रे आदित्य. हे चांगल आहे म्हणजे अं......एक मिनिट थांब हा आदित्य मला एक फोन येतोय. तो त्या रीक्षाच्याच संबंधित असेल मी असं इतक्या जणांना सांगून ठेवलयं मला रीक्षा हवीय रीक्षा हवीय...की ते सगळेच मला कॉल करतायत बघ...एक मिनिट थांब हा... हो हो चालेल चालेल....मिथिलेश तुम्ही आधीपण रीक्षा घेतली होती का या आधी ? नाही रे ती मी चालवायचो. माझे महाजन म्हणून सर होते ना त्यांची ती गाडी चालवायचो मी. बार बार ...अच्छा अच्छा हा तर मग ती गाडी मी चालवायचो. मग त्याच्यवरचं गाडी खरी म्हणजे रीक्षा म्हणजे मी त्याच्यावरचं शिकलो, आणि खरं म्हणाचं झालं तर रीक्षा जरा बरीच पडते माझ्यासाठी पण आणि कुटूंवासाठीपण. हो हो ते खरंच आहे म्हणा, ते ही बरोबरचं आहे. कारण तसं म्हणायला गेलं ते फारचं इकॉनॉमिकलचं वाहन आहे नाही का? सॉरी हा आदित्य, ते काय जस्ट आता जेवण झालं, ते मगं....हो आणि हो तू ते जे म्हणत होतसं की ते इकॉनॉमी वगैरे सगळं बरोबरचं आहे पण माझ म्हणणं काय आहे लोकांनी कशाला गाड्या घ्यायच्या उगाचच, जर का रीक्षाने माझं भागत असेल आणि मी ती धंद्याला ही देईन, प्रॉपर वापरू शकतं असेन तर कशाला घ्यावी मी कार वगैरे...खरं आहे की नाही..? हो मिथिलेश...हो हो बरोबर बरोबर आहे तुमचं. पण कसं असतं लोकांना पण इच्छा असते ना आपली एक गाडी असावी. रीक्षा काय आहे ती तीन चाकी म्हणून बहुतेक असं मला वाटतं की त्याचं स्टॅर्डर्ड थोडं कमी जास्त किंवा ती उघडी असते डावी कडून उजवी कडून त्यामुळे त्याचं भाडं वगैरे... म्हणजे ती कमर्शियल वापरासाठीचं... ते बरोबर आहे आदित्य, पण कसं आहे ना माणसानी आपलं विचार करावा की चार जण बसतायत ना त्या ह्यच्यात आणि लोकं जाऊ शकतायतं ना म्हणजे तुम्हाला नाही झालं बाबा रोज तुम्ही कुठे कुटूंबाला घेऊन जाणारे ...बरोबर आहे की नाही.

हा मग ते झालं की शनिवारी-रविवारी जाऊन आलं आपलं फिरून आलं की बास ह्याच्याबाहेर काय ती गाडी चालवणारे, म्हणून आपलं ते मी विचार केला की रीक्षा जरा बरी आहे म्हटंलं... हो ते ही खरच आहे, मिथिलेश तुम्ही मला सांगा अं तुम्हाला समजा ही जाी जुनी गाडी रीक्षा जी म्हणतोय मी अरे उत्तम आहे की, खरच छान आहे, म्हणजे लाखाच्या आत जर का माझ्याकडे गाडी येतेय आणि ती ही परवानावाली तर मला ह्याहून चांगलं काय आहे..म्ङणजे सांग की त्याच्याबद्दल माहिती सांग की जरा आ.... laugh अहो..laugting मिथिलेश तुम्ही पण ना तुम्ही मध्येच असे गंमतीशीर असे वागता की मला पण कळतच नाही काय बोलावं त्याच्यावर, कसं झाल की हे जे आमचे भाडेकरू आहेत ना घरचे त्यांच्या मामांची गाडी त्यांना विकायची होती, त्यांची गाडी आहे दहीसरची तर ती विकायची होती त्यांना आणि ते आलेले काल आमच्या इकडे तर आता कसं आहे ते बांद्र्याच्या पुढे इकडे रीक्षा चालतं नाही ना त्याच्यमुळे मग ते आले होते आणि त्यांनी आम्हाला फोन पण केला होता की अशी अशी एक गाडी विकायचीय. आता माझी डीलरशिप असल्यामुळे... हो बरोबर तुला बरेच कॉल येतचं असतील ना असे म्हणजे हो हो तेच ना तसंच झालं की त्यांनी कॉल केला, मी म्हटलं बघूया तुम्ही फोटो वगैरे पाठवा व्हॉटस् ऍपवर किंवा तुम्ही स्वतः आणून द्या मला फोटो, म्हणजे मी बघतो कसे काय कंटीशन वगैरे काय आहे, मग त्यांनी फोटो पाठवले,

हो फोटो पाठवले त्यांनी आणि ....तुमचा आवाज ऍक्च्युली मध्ये मध्ये ना ब्रेक होतोय मिथिलेश, मी बोलतोय आणि मध्येच असं इश्श...असा काहीतरी वेगळाचं आवाज येतोय त्यामुळे ते कळतं नाहीये काय होतयं...तुम्हाला येतोय का माझा आवाज...

हो हो अगदी नीट येतोय बघ. ते माझ्या घरात जरा असेल नेट काहीतरी प्रॉब्लेम वगैरे असू शकतं. ब्रेकेज असू शकतं, हा तू सांग ना काय सांगत होतास मग.... तर त्याच्यात मग त्यांनी सांगितलं की गाडी अशी अशी आहे दोन हजार सोळाची, आणि मग व्हॉटस् ऍपवर पण त्यंनी डिटेल वगैरे पाठवले. फोटोज वगैरे सगळंच पाठवलेलं.

ते थोडे चांगले अपग्रेडट असे आहेत. नवीन गाडी असल्यामुळे आणि त्यामानानी बीएस- फोर किंवा बीएस - थ्रीच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे पॉवर थोडी कमी पडते आणि ते सगळं रुल्स रेग्युलेशन ते पण ते करताना पण इझी पडतं आताचं जे गॅस बाटला वगैरे जे लाऊन येत कंपनीकडून ते बरं पडतं. बरं असं आहे का? म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये काही फरक असतो का म्हणजे गॅस त्या बाटला.... म्हणजे ते सिलेंडर लावून देतात ना..बाटला म्हणजे तेच हो हो हो ...... बाटला म्हणजे तेच, त्याच्यामध्ये कसं असतं की कंपनी फिटेड जो असतो ना...

हो म्हणजे ते ही आहेच की. म्हणजे कसं आहे की गाडीची कंडीशन आहे आणि ती...कंडीशनवरचं सगळं खर तर ठरतं ना भाव वगैरे... हा म्हणजे ते तर आहेचं आहे. म्हणजे कंडीशन चांगली असेल, वाईटटअसेल ते पण नसतं, पासिंग वगैरे सगळं क्लिअर असेल, तुमची रनिंग कमी झाली असेल तर त्याला भाव चांगला मिळतो, कसं आहे रीक्षा आहे कमर्शियल जे कोणी घेतात ते शक्यतो. जर का त्यांनी बिल्ला वापरला

की गॅस किती कन्झ्युम करतेय आणि ती माइलेज किती देतेय त्याच्यमध्ये ते कव्हर करतात आणि मग त्याप्रमाणे त्याचा भाव ठरतो. म्हणजे आम्ही डिलर्स जे असतो, जर का मी सेकंड हॅंड जर विकली कोणाची तर ती ह्या बेसिसवर धरून की.....

ती कशी आमटी इकडे उपरीला ओळखीचे होते ते काही दोन तीन जण होते तिकडं जे विकत घेऊ शकतं होते, म्ङणून मग ते उपरीमध्येचं आम्ही विकली, आणि मग पुढे माझं ते फॅक्टरीतल काम झालं सुरू त्याच्यामुळे मी रीक्षा चालवण ही बंदच केलं. ज्याच्यमुळे जरा थोडे प्रॉब्लेम्स झाले घरामध्ये आणि म्हणून म्हटलं की जरा परत रीक्षा थोडीशी म्हणजे बहुतेक थोडी परत चालू करावी लागेल ह्या विचारानेच केलं रे. अहो Laugh तुम्ही असं लाजवू नकातं, अस कमी काय आहे, म्हणजे रीक्षाचा धंदा करण्यात असं काय चुकीचं आहे, काहीचं नाही,. लोक काय काय विकत असतात. रीक्षा तर चांगलं आहे. आपली गाडी आपलं वाहन आहे पाहिजे तेव्हा बाहेर घ्या म्हणजे चालवायला घ्या आणि नंतर भाडं असं करता येऊ शकतं. हो मी ही त्याच विचाराने म्हणजे ते भाडं वगैरे थोडं देता येईल आणि म्हणजे यू नो नवीन म्हणजे ते घराचं आमचं एक प्लान आहे छोटासा, तो प्लान करायला पण आम्ही मोकळे होऊ म्हणजे असं. असा विचार आहे आमचा. चांगली गोष्ट आहे, चांगलाचं विचार आहे की, ह्याच्यामध्ये रीक्षांच पण उत्पन्न, तुम्ही म्हणाल कि मुंबईत तुम्ही म्हणाल तर रीक्षाचं उत्पन्न जबरदस्त आहे, म्हणजे काही विचारचं नाहीये त्यंचा मागे पुढे इतके रीक्षावाले आहेत आणि भाडी पण आहेत. पण त्यातही रीक्षा नाकारणारे पण आहेत. म्हणजे

कसं असंत लोकांना ..कस्चमरला असं वाटतं की रीक्षावाला रीक्षा म्हणजे भाडं नाकारतोय किंवा असं त्याला हवं तिकडेच जायचय, त्याच्यावर जोक पम केले जातात. हो हो नाही मी ऐकलयं असं मुंबईतपण वाईट काही परीस्थिती असते रे तिकडे पण असं म्हणजे मारतात वगैरे असलं सगळं काही चालतं का तिकडे भाडे नाकारल्यावर वगैरे असं काही होतं....मी ऐकलय ते मुंबईतल...फारचं भयंकर असतं म्हणे... हा ते आहे तर आहे आता काय ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तो प्रॉब्लेम आहेच ना, की प्रत्येकालाच इमानदारीने धंदा करायचाय असं पण नाही आणि सगळ्यांनाच बेइमानिने काम करायचाय असंत असं पण नाही हो ते आहेच की...खरं आहे ते

तुम्हाला तिकडे सांगोला वगैरे ठीक आहे म्हणजे धंदा होत ही असेल पण मुंबई इतका नक्कीच होणार नाही. त्याच्यमुळे तुम्ही विचार करायला हरकत नाही मुंबईत यायला मामा... अरे तू मिथिलेश म्हणतोस अचानक मामा वगैरे काय म्हणायला लागलास मला, हे काही चालत नाही मला. मामा वगैरे नाही म्हणायचं मला. मी काही इतका मोठा नाही तुझ्यापेक्षा दोनचं वर्षांनी मोठा आहे. अरे मिथिदा....मिथिलेश म्हणजे ते मी एवढ्याचसाठी बोलतो की आपलं जुनं हे चांगल आहे, आपलं फॅमिली बॉन्डींग असल्यामुळे बोलतं नाही पण खर तुम्ही मामाचं आहात म्हणजे वयाने मी तुम्हाला नाही म्हटलं पाहिजे.

हो बरं बरं चालेल....